हं, आपल्याला जे पायल, जेवण विषयावर थोडं पाच दहा मिनिट वेळ आहे का तुला?

पाच दहा मिनिट आपण जेवण या विषयावर डिस्कस करू म्हटलं.

झालं का जेवण वगैरे?

हो, का? काय बनवलं मग आज?

हो काय? हा सकाळी काय जेवण केलं होतं मग? मी सकाळी फोडणीचा भात आणि कढीच बनवली होती.

तुला असं भाकरी वगैरे काही बनवता नाही येत का? येते. पण अं तेवढं काही व्यवस्थित येत नाही, पण येते.

हां, हां. हो. नाही म्हटलं आता हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये जास्त अं भाकरी, अजून शेंगाच्या दाण्याची आमटी असं जास्त

हा, हा. तेच म्हणून राहिली. एवढं काही नाही येत मला. पण ते अम्म आता म्हणजे हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा वगैरे येते ना?

not Clear त्याची भाजी. त्याच्यासोबत भाकरी वैगेरे छान लागते. हां. ओके. आणखी तुला काय बनवता येते? ह्या व्यतिरिक्त. नवीन मी इडली आहे, डोसा आहे त्याच्यामध्ये.

हा, हा. उपवासाचे पण तू अं डोसे, अप्पे बनवतेस का? हो. कधीकधी बनवून घेतो, वेळ असला तर. नाहीतर मग आपला साबुदाणा. हो का? हो. हेच विचारत होती मी. तुला काही नाही येत नवीन डिशेस? नाही. मला असंच विचारत होती. मला भाकरी नाही करता येत.

म्हणून तुला विचारत होती याबद्दलची माहिती. हम्म. भाकरीचं काय एवढं कठीण नाहीये. हो. आणखी. उद्या काय बनवणार आहे तू मग जेवणात नवीन? मी आता वांग्याचं भरीत. हो का? अजून? भात आणि वरण. हो काय? मला आवडतं वांग्याचं भरीत झालं, मेथीचा घोळाना झाला जेवणात.

हम्म. जेवणात आवडते मला. नाश्त्याला पण मी नवीन नवीन बनवत असते रोज. युट्युब वर बघितलं की नवीन नवीन बनवत असते.

मी पण कधीकधी युट्युब. हो, मी युट्युब वरूनच बघून. हो का? आणखी? तुला काय नवीन बनवता येते का? नवीन पुन्हा अंबाडीच्या भाकरी नाचणीची भाकर.

हो. आता अंबाडी असते ना? शेतामध्ये. त्याच्यामुळे मग भाकरी वगैरे बनवायच्या त्याच्या. भाजी. हो का? आणखी काही नवीन बनवलं तर सांगशील?

अप्पे वगैरे बनवता येते का तुला?

सांबार डोसा.

नुडल्स पण बनवतो, गुपचूप पण बनवतो घरी. पुन्हा पाव भाजी वैगेरे. हा, हा. तेच तर. जेवणामध्ये पण नवीन नवीन बनवत असतो मी. नाही. आमच्याकडे मला नाही बनवता येत इतकं. आणखी, तुला ते काय म्हणतात ते बनवता येते का बाजरीच्या भाकरी?

हो का? आमच्याकडे जस्ट अं मसाले भात, खिचडी, वरण भात हेच जास्त चालत असतं.

आम्हाला वेळ असते. म्हणून मी बनवत असतो नवीन नवीन. हो का? आणखी. काही नवीन बनवता येते का? आता कसं जेवणाचा विषय आहे म्हटलं की आता सर्वच आहे त्यामध्ये.

आपल्या आवडीनुसार असते.

तर कसं आहे, आता हे नवीन झालंय ना. आधीच्या काळी पोळी नव्हती मिळत. आता अं साखर नव्हती, नाही मिळत.

हो, हो. आता कसं हिवाळ्यात शेतातलं भरपूर निघतं ना.